जात आहे तिकडून बस येत आहे ती बगी--

गाड्या येण जान करत आहे तेथ बाहेर--

हिंडत आहे अर्धी लोक तिथे अर्धी लोक दिस द--

ते परच्या लावून आहेत तेथ काचायन --

दिसत आहे झुल्या पाशी तोरण लाऊन आहे तेथी--

इकडल्या साइड न हिरव गार झाड तिकडल्या साइड न --

ते वरती एक मंदिर आहे तिथून पाणी पडतय.

तो कूलर हाय टी.वी. हायअन बाय --

इकड झाडे आहे हिरवे गार आहे तेथे बोर्ड --

वरती एक मंदिर आहे मंदिराच्या साइड कुन